आणि कांदा हे दाखवलेला आहे. हा एक इमेअ एक बाजारचा असेल.

या इमेज मध्ये एक मस्त नेचअर दाखवलेला आहे मस्त निसर्ग दाखवलेला आहे आणि खाली खुप गवत आहे आणि वरती डोंगर चे आहे.

खांब आहे ते पण मस्जिद मस्जिद च आहे आणि साईड ला छोटेछोटे--

वरती दोन तिरंगा झेंडा आहेत.

या इमेज मध्ये एक माणुस--

आणि त्या साइड ला खुप साऱ्या गाड्या त्या ग गो अ शॉप च्या समोर.

सुपर मार्केटच्या बाहेर एक मोठ--

टेंट आहे आणि त्या आजु बाजुक--